साहित्य अडकवलेले दिसत आहे व त्याच्या पाठीमागे सुंदर अशी झाडे दिसत आहेत.

व सिमेंट प्लांटचे मोठे मोठे बॉयलर दिसत आहेत.

एका लग्न सोहळ्याचे दिसत आहे भरपूर प्रमाणात खुर्च्या प्रेक्षकांसाठी मांडलेल्या आहेत व टेबलच्या कडेने पण खुर्च्या आकर्षकरीत्या ठेवण्यात आलेल्या आहे.

समोर दिल चित्रात बागेत बसलेला एक माणूस व रंगीबिरंगी छत्र्या दिसत आहेत. सूर्यास्त होत आहे. निळ्या कलरचे पडदे दिसत आहे.